लिनक्स एन्व्हायर्नमेंट आणि ते कुशलतेने हाताळण्याचे मार्ग यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या पाठासाठी उबुंटू किंवा कोणतीही लिनक्स सिस्टीम वापरावी
तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सुरू करणे तसेच कमांडस् फाईल सिस्टीम आणि शेल या बद्दल थोडी माहिती आहे असे आपण समजू या
जर तुम्हाला या संकल्पनांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ती स्पोकन ट्युटोरियलच्या संकेतस्थळावर इतर पाठांमध्ये उपलब्ध आहे
या पाठासाठी उबुंटू लिनक्स 1010 वापरू
तसेच लक्षात टेवा की लिनक्स केस सेन्सेटिव्ह आहे
जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत वापरलेल्या सर्व कमांडस लोअर केसमध्ये असतील
सिस्टीमने युजर कमांडस् चा लावलेला अर्थ व दिलेला प्रतिसाद लिनक्स एन्व्हायर्नमेंट वर अवलंबून असतो
सोपेपणासाठी Shellसेटींगमध्ये बदल करतात
कसे ते पाहू
शेल कशा प्रकारे काम करेल हे शेल व्हेरिएबल्स ठरवतात
शेल व्हेरिएबल्स चे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत
एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स आणि लोकल व्हेरिएबल्स
एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स नावाप्रमाणेच युजरच्या एकूण एन्व्हायर्नमेंट मध्ये उपलब्ध असतात
शेलने निर्माण केलेल्या सबशेल मध्येही हे व्हेरिएबल उपलब्ध असतात
नावाप्रमाणेच लोकल व्हेरिएबल्स ची उपलब्धता मर्यादित असते
हे शेल द्वारे बनवलेल्या सबशेल मध्ये उपलब्ध नसतात
या ट्युटोरियलमध्ये आपण मुख्यत्वे एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स बद्दल चर्चा करणार आहोत
आता प्रथम आपण शेल व्हेरिएबल्स च्या व्हॅल्यू कशा घालायच्या ते पाहू या
शेल मधीलVariables बघण्यासाठी सेट ही कमांड देऊ या
टर्मिनलवर टाईप करा
सेट स्पेस vertical बार मोरे आणि एंटर दाबा
आपण चालू शेल मधील सर्वVariables बघू शकतो
उदाहरणार्थ होम हे एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल आणि त्याला दिलेली व्हॅल्यू बघा
पुढील सूची बघण्यासाठी एंटर दाबा
आणि सूचीतून बाहेर पडण्यासाठी क्यू हे बटण दाबा
सेट या कमांडचा मोठा आऊटपुट स्क्रीनवर पाठवताना एकावेळी एका स्क्रीनवर मावेल एवढाच मजकूर मोरे या पर्यायामुळे पाठवला जातो
केवळ एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल बघण्यासाठी एन्व्ह ही कमांड कार्यान्वित करू या
टर्मिनलवर टाईप करा एन्व्ह स्पेस vertical बार मोरे आणि एंटर दाबा
Shellया variableकडे लक्ष द्या
याची व्हॅल्यू स्लॅश बिन स्लॅश बाश आहे
सूचीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही क्यू हे बटण दाबू शकता
आता लिनक्समधील इतर काही महत्त्वाच्या एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स ची चर्चा करू या
येथे आपण बाश शेल चा वापर करणार आहोत
विविध शेल्स युजर्सच्या सोयीनुसार बनवलेल्या असतात
व्हेरिएबलमध्ये काय व्हॅल्यू साठवली आहे हे पाहण्यासाठी एचो कमांड वापरली जाते
या कमांडचा पुढे डॉलर साइन व व्हेरिएबलचे नाव लिहितात
आपण शेल व्हेरिएबल प्रथम बघणार आहोत
या मध्ये चालू शेल चे नाव संचित केले जाते
शेल व्हेरिएबल ची व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर एचो स्पेस डॉलर शेल कॅपिटलमध्ये असे टाईप करून एंटर दाबा
सध्या आपण स्लॅश बिन स्लॅश बाश या शेलमध्ये कार्यरत आहोत
दुसरे व्हेरिएबल आहे होम लॉजिन केल्यावर आपण ज्या डिरेक्टरीमध्ये असतो ती userच्या नावावर आधारित असते
त्या डिरेक्टरीला होम डिरेक्टरी असे म्हणतात आणि होम व्हेरिएबल मध्ये हे उपस्थित असते
व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर एचो स्पेस डॉलर होम कॅपिटलमध्ये टाईप करून एंटर दाबा
पाठ व्हेरिएबल हे पुढील एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल आहे
कमांड फाईल शोधण्यासाठी शेल ज्या डिरेक्टरीज बघते त्यांची यादी पाठ या व्हेरिएबल मध्ये असते
आता पाठ variableची व्हॅल्यू बघू या
टर्मिनलवर एचो स्पेस डॉलर पाठ कॅपिटलमध्ये ही कमांड टाईप करा
माझ्या संगणकावर या डिरेक्टरीज दाखविल्या जात आहेत
प्रत्येक सिस्टीमप्रमाणे यात थोडा बदल असू शकतो
कॉलन या डिलिमिटर द्वारे डिरेक्टरीज ही सूची वेगळी केली आहे
शेल त्या क्रमाने एक्झिक्युटेबल commandsचा शोध घेतो
आपण आपली स्वतःची डिरेक्टरी या सूचीत समाविष्ट करू शकतो जेणे करून आपली डिरेक्टरी देखील शेल द्वारे शोधली जाईल
आपली स्वतःची डिरेक्टरी समाविष्ट करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा
PATHकॅपिटलमध्ये equal टीओ डॉलर PATHकॅपिटलमध्ये कॉलन स्लॅश होम स्लॅश ठे नामे ओएफ माय आउन होम डायरेक्टरी आणि एंटर दाबा
आता जर आपण पुन्हा पाठ व्हेरिएबल ची व्हॅल्यू बघितली तर पाठ व्हेरिएबल मध्ये आपली डिरेक्टरी समाविष्ट झालेली असेल
बघा आता आपली डिरेक्टरी येथे उपस्थित आहे
अजून एक उत्सुकता वाढविणारे व्हेरिएबल म्हणजे लॉगनेम
हे सध्याच्या userचे नाव संचित करते
या व्हेरिएबल ची व्हॅल्यू बघण्यासाठी टाईप करा एचो स्पेस डॉलर LOGNAMEआणि एंटर दाबा
टर्मिनलमधील डॉलरच्या चिन्हाला प्रॉम्प्ट म्हणतात
येथे आपण सर्व कमांडस टाईप करतो
ती प्रायमरी प्रॉम्प्ट स्ट्रिंग आहे
जी एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल पीएस1 मध्ये ठेवली जाते
येथे सेकंडरी प्रॉम्प्ट स्ट्रिंग देखील आहे
जर कमांडला एका ओळीपेक्षा जास्त जागा लागत असेल तर दुस या ओळीपासून ग्रेटर थान चिन्ह प्रॉम्प्ट म्हणून दिसते
ही सेकंडरी प्रॉम्प्ट स्ट्रिंग असून ती एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल पीएस2 मध्ये ठेविली जाते
सेकंडरी कमांड प्रॉम्प्ट ची व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर एचो स्पेस डॉलर पीएस2 असे टाईप करून एंटर दाबा
आपण आपली प्रायमरी प्रॉम्प्ट स्ट्रिंग बदलू शकतो
जसे की प्रॉम्प्ट म्हणून अट ठे राते हे चिन्ह
हे करण्यासाठी टाईप करा पीएस1 equal टीओ आणि एंटर दाबा
आता प्रॉम्प्ट म्हणून डॉलर च्या चिन्हाऐवजी आपल्याला हे चिन्ह दिसेल
आपण अजून एक गंमत करू शकतो
जसे की आपण प्रॉम्प्ट म्हणून यूझर नामे ही दर्शवू शकतो
त्यासाठी केवळ टाईप करा पीएस1 equal टीओ विथिन कोट्स डॉलर लॉगनेम कॅपिटलमध्ये आणि एंटर दाबा
आता माझे यूझर नामे येथे प्रॉम्प्ट म्हणून दिसत आहे
हे पूर्ववत करण्यासाठी केवळ टाईप करा पीएस1 equal टीओ डॉलर विथिन कोट्स आणि एंटर दाबा
आपण अनेक एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स ना व्हॅल्यूज दिलेल्या आहेत
परंतु एक लक्षात ठेवा की हे बदल केवळ चालू सत्रासाठी मर्यादित असतात
जसे आपण आत्ताच आपली डिरेक्टरी पाठ व्हेरिएबल मध्ये समाविष्ट केली होती
जर आपण टर्मिनल बंद करून पुन्हा उघडले किंवा एक नवे टर्मिनल उघडून त्यात एचो कमांड कार्यान्वित करून पाठ व्हेरिएबल ची व्हॅल्यू तपासली तर आपण केलेले बदल आता तेथे उपस्थित नाहीत हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल
आपण हे बदल कायम स्वरूपाचे कसे करता येतात हे पुढील एडवान्स्ड ट्युटोरियल मध्ये बघू या
अनेकदा आपण काही काळापूर्वी वापरलेल्या कमांडस आपल्याला पुन्हा पुन्हा कार्यान्वित कराव्या लागतात
मग तेव्हा काय करायचे
आपल्याला संपूर्ण कमांड पुन्हा टाईप करावी लागते का
त्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत
प्रथम जर आपण कीबोर्डवरील अप एरो चे बटण दाबले तर आपल्याला टाईप केलेली शेवटची कमांड दिसेल
तेच बटण दाबत राहिल्यास त्यामागील कमांड एकेक करून दिसतील
तर मागील कमांड बघण्यासाठी डाउन arrowचे बटण दाबा
परंतु अनेक कमांडस मधून स्क्रॉल करत राहणे थोडे कंटाळवाणे होते त्यापेक्षा चांगला मार्ग म्हणजे हिस्टरी कमांड होय
कमांड प्रॉम्प्ट वर हिस्टरी टाईप करा
आणि एंटर दाबा
आपल्याला पूर्वी कार्यान्वित झालेल्या कमांडची सूची दिसेल
मोठ्या सूचीऐवजी शेवटच्या केवळ १० नोंदी बघण्यासाठी हिस्टरी स्पेस 10 असे टाईप करून एंटर दाबा
लक्षात घ्या की सूचीमध्ये पूर्वी कार्यान्वित केलेल्या प्रत्येक कमांडला एक क्रमांक दिलेला आहे
एखादी कमांड पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी केवळ टाईप करा उद्गार चिन्ह आणि त्यापुढे त्या कमांडचा क्रमांक उदाहरणार्थ 442 जे या ठिकाणी एचो स्पेस डॉलर पाठ ही कमांड कार्यान्वित करेल
जर तुम्हाला शेवटची कमांड पुन्हा कार्यान्वित करायची असेल तर केवळ दोन वेळा उद्गारचिन्ह टाईप करा
आणि एंटर दाबा
आपण पुढे टिल्डे सबस्टिट्यूशन बद्दल जाणून घेणार आहोत
होम डिरेक्टरीचे संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी टिल्डे या चिन्हाचा वापर केला जातो
आता तुमच्या होम डिरेक्टरीमध्ये टेस्टट्री नावाची डिरेक्टरी आहे
त्या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी सीडी स्पेस टिल्डे स्लॅश टेस्टट्री ही कमांड टाईप करा
सीडी टिल्डे माइनस किंवा सीडी माइनस ही कमांड करंट डायरेक्टरी मधून आधी वापरलेल्या डिरेक्टरीत जाण्यासाठी उपयोगी पडते
आता आपण टेस्टट्री या डिरेक्टरी मध्ये आहोत आणि त्या आधी आपण होम या डिरेक्टरीमध्ये होतो
आता सीडी स्पेस माइनस टाईप करून एंटर दाबा
आपण होम या डिरेक्टरीमध्ये परत जाऊ
हीच कमांड पुन्हा कार्यान्वित करा
आता आपण पुन्हा टेस्टट्री या डिरेक्टरी मध्ये आलो आहोत
शेवटची पण थोडी महत्त्वाची अलियास ही कमांड आता आपण बघणार आहोत
आपल्याला मोठी कमांड परत परत कार्यान्वित करण्याची गरज भासू शकते
येथे आपण या कमांडला दुसरे एखादे छोटे नाव देऊ शकतो व कमांड कार्यान्वित करताना त्या दुस या नावाचा उपयोग करू शकतो
समजा आपल्याकडे डिरेक्टरीची मोठी हायरार्की आहे
त्यात आपण संगीत ऐकण्यासाठी सतत जात असतो
आपण त्याला अशा प्रकारे दुसरे छोटे नाव देऊ शकतो
अलियास स्पेस सीडीम्युझिक equal टीओ विथिन डबल कोट्स सीडी स्पेस स्लॅश होम स्लॅश एआरसी स्लॅश फाइल्स स्लॅश एंटरटेन्मेंट स्लॅश म्युझिक असे टाईप करून एंटर दाबा
आता प्रत्येक वेळी या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी केवळ सीडीम्युझिक टाईप करून एंटर दाबा
बघा आता आपण म्युझिक या डिरेक्टरीत आहोत
आता प्रॉम्प्ट वर सीडी स्पेस माइनस ही कमांड टाईप करून तुम्ही मागील चालू डिरेक्टरीमध्ये जाऊ शकता
हायरार्कीला दिलेले दुसरे नाव काढून टाकण्यासाठी केवळ उनालियास स्पेस सीडीम्युझिक असे टाईप करू एंटर दाबा
आता पुन्हा जर आपण सीडीम्युझिक ही कमांड टर्मिनलवर कार्यान्वित केली तर आपल्याला कमांड नोट फाउंड अशी एरर दाखवेल
समजा चालू डिरेक्टरी मध्ये टेस्ट1 आणि टेस्ट2 या दोन फाईल्स आहेत
आणि जर आपण आरएम आणि टेस्ट1 ही कमांड कार्यान्वित केली तर टेस्ट1 ही फाईल डिलिट होईल
आपल्या माहित आहे की आरएम या कमांडसोबत आय हा पर्याय डिलिट करण्याच्या प्रक्रियेला इंटरॅक्टिव्ह बनवतो
आता आपण अलियास या कमांडनी अलियास बनवू शकतो
अलियास आरएम equal टीओ नोव विथिन कोट्स आरएम स्पेस हायफेन आय आता आपण जेव्हा आरएम ही कमांड कार्यान्वित करू तेव्हा प्रत्यक्षात आरएम स्पेस आय कमांड कार्यान्वित होईल
अशा प्रकारे आपण पाहिले की टेस्ट1 ही फाईल डिलिट झाली परंतु टेस्ट2 डिलिट करण्यापूर्वी सिस्टीम आपल्याला परवानगी विचारते
आपण या ट्युटोरियलमध्ये एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल हिस्टरी आणि अलियास याबद्दल शिकलो हा पाठ येथे संपत आहे
हे प्रॉजेक्ट टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते
सहभागासाठी धन्यवाद